एक मस्जिद आहे हे मस्जिद मध्ये--

कडा कडा दिसत आहे आणि सर्व काळसर दिसत आहे बाकीचे तपकिरी कलर दिसत आहे आणि--

मागे एक गाडी लागलेली आहे काही माणसे पांढऱ्या कपड्यांवाले उभे आ--

एक पाण्याचा धबधबा दिसत आहे धबधब्यामध्ये एक--